नमस्कार
आपण लूप स्टेटमेंटच्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळी ट्युटोरियल्स बनवणार आहोत
त्यामुळे समजण्यासाठी व लूपचा एखादा प्रकार वापरताना संदर्भ बघण्यासाठीही ती अधिक उपयोगी ठरतील
या ट्युटोरियलमध्ये आपण व्हाईल लूप बद्दल जाणून घेणार आहोत
व्हाईल लूप सुरूवातीला कंडिशन ट्रू आहे की Falseहे तपासते
त्यानुसार कोड कार्यान्वित करते
उदाहरणार्थ आपण येथे व्हाईल लूप सुरू करू या आणि येथे कंडिशन देऊ या
तसेच हा आपला codeचा ब्लॉक आहे
आपण आपला ब्लॉक महिरपी कंसात दर्शवणार आहोत
येथे आपली कंडिशन लिहू या
उदाहरणार्थ आयएफ स्टेटमेंट मध्ये 11 आपण टेस्ट किंवा लूप एको करू या
येथे लूप असे लिहून नंतर ब्रेक असे लिहू या
आता 11 असेपर्यंत ते लूप करत राहिल
आपण हे तपासून बघू
बहुधा आपला ब्राऊजर काम करणे बंद करणार आहे
कारण एक बरोबर एक असेपर्यंत म्हणजेच अगणित वेळा हे लूप चालू राहणार आहे
कारण 1बरोबर1 कायमच असणार आहे
लूप सतत कार्यान्वित होत असल्यामुळे आपला ब्राऊजर क्रॅश होईल
आता व्हाईल आ व्हेरिएबल नम इस स्मॉलर ओर इक्वॉल टीओ 10 असे टाईप करून एचो च्या खाली नम असे टाईप करा
हा अरिथमेटिकल ऑपरेटर आहे
आपला नम व्हेरिएबल1 ने वाढला
म्हणजेच नम num 1 असे लिहिण्यासारखे आहे
म्हणजे हा नम व्हेरिएबल घेईल आणि त्याची व्हॅल्यू नम प्लस 1 अशी करेल
हा पुन्हा अरिथमेटिकल ऑपरेटर आहे
त्यामुळे येथे काय होणार आहे ते पाहू
आपल्याकडे नम लेसर थान ओर इक्वॉल टीओ 10 ही कंडिशन आहे
जर ही खरी असेल तर एको लूप होईल आणि वरील numया व्हेरिएबल मध्ये 1ने वाढ होईल
त्यासाठी आता आपण येथे numया व्हेरिएबलला 1ही व्हॅल्यू देऊ या म्हणजे 1वर एकदा लूप होईल आणि मग दोन तीन चार अशा प्रकारे 10 पर्यंत होऊन ते थांबेल
यानंतर याच्याखालील कोड कार्यान्वित होईल
म्हणजे जर येथे 1असेल तर आपल्याला लूप असे 12345678910 वेळा एको झालेले दिसेल
नीट समजण्यासाठी आपण लूप 1असा रिझल्ट मिळवू
त्यासाठी शेवटी नम कॉन्केटनेट करू या
अधिक सोपे करण्यासाठी आपण नम हे व्हेरिएबल आतील बाजूस लिहू या म्हणजे आपल्याला ते नीट वाचता येईल
असे आपल्याला लूप 1मिळेल
आणि येथे 1मिळवला जाऊन लूप 2 अजून 1 मिळाल्यावर लूप3 असे करतLoop10 पर्यंत मिळेल
आता ही फाईल उघडून रिफ्रेश करू या
आपल्याला हवा असलेला रिझल्ट म्हणजेच लूप 1पासून लूप10 पर्यंत आपण बघू शकतो
ही व्हॅल्यू बदलून 100 करा
रिफ्रेश केल्यावर हा लूप 100 पर्यंत गेलेला दिसेल
जेवढा मोठा नंबर तेवढा लूपला लागणारा वेळ जास्त
व्हॅल्यू 6000 करून पुन्हा रिफ्रेश करा
हे बराच वेळ घेईल
आपल्याला 6000 पर्यंत आकडे मिळतील
असे हे अतिशय कार्यक्षम आहे
हे अरे ला जोडून आपण त्यातील अक्षरे एको करू शकतो
प्रत्येक व्हॅल्यू एको करण्यासाठी आपण लूपचा वापर करू
तुम्ही हे करून बघा
आपण याचा पुढील ट्युटोरियलमध्ये समावेश करू या
ही प्राथमिक रचना असल्यामुळे मी तुम्हाला असे सूचविते की येथे मॅक्स नामक व्हेरिएबल बनवू या
आणि त्याची व्हॅल्यू आधी सेट करू या
हा कोड तसेच कार्य करतो आणि सुटसुटीतही आहे
हे सर्व तुम्हाला इथे डिक्लेअर करून इथून वापरता येईल
अनेक पर्यायांपैकी व्हाईल लूप कंडिशन सुरूवातीस तपासत असल्याने प्रोग्रॅम समजण्यास व बदल करण्यास सोपा होतो
ही कंडिशन ट्रू असल्यास हा कोड असलेला ब्लॉक कार्यान्वित होऊन आपल्याला अपेक्षित रिझल्ट एचो करते
मग आपल्या व्हेरिएबलमध्ये वाढ होते हे पहा
व्हेरिएबलची वाढ न झाल्यास लूप संपणारच नाही
या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहे
सहभागाबद्दल धन्यवाद